त्या वस्तूमध्ये काही केक आहेत एक श्रीखंडचा डब्बा आहे दूधह दूधाची छोटे-छोटे पॅकेट आहे आणि काही चॉकलेट पन आहे.

खूप भव्य दिव्य असे इमारती आहे ते इमारतीच्या भवती सुंदर असे कलाकृती काडली गेलीली आहेत.

सुंदरस असे त्याचा मनोहरा तयार केला गेलेला आहे.

सारे असे झाड आणि झुडपं दिसत आहे आणि ते इमारतीच्या बाजूला खूप सारे इमारती दिसत आहे.